आता सगळ्या म्हणजे क्षेत्रामध्ये नोकऱ्या नोकरीची बहुत कमतरता अं भासू लागली आहे तर

अं आता त्याच परिणामामुळे तरुणांना बेजगो बेरोजगारीचा म्हणजे सामना पण करावा लागत आहे आणि याच याच बेरो याच बेरोजगारीला म्हणजे कंटाळून हरलेचहल्लीच तरुण म्हणजे business कडे अं वळत आहेत

ते पण आहे. हम्म आणि त्यासाठी तर अं ह्या छोट्याशा म्हणजे प्रयत्नाद्वारे आपण म्हणजे तब्बल सव्विस अं सव्विस मोठ्या मोठ्या व्यवसायांच्या कल्पना करू शकतो ते सांगणार पण आहोत business idea तर बहुतच आहेत ना हा covid covid कालावधीपासून online जगात जगात अह जगात म्हणजे फारच भरभराट दिसून आलेली आहे म्हणजे online उद्योग व्यवसायामध्ये देखील प्रचंड वाढ पण झाली आहे ना business मध्ये काही आपला काही business चालला नाही चांगला हा

आणि आह आणि online marketing हा एक उत्तम उत्तम business आहे आणि आपण part time म्हणून देखील करू शकतो ना त्यासाठी देखील म्हणजे अतिशय कमी लागते हा आणि तर याच विषयासाठी म्हणजे आपल्याला म्हणजे अं वेगळं काही पैसा लावायची गरज नाही अगदी वस्तू खरेदी

हो आता व्यवसाय सर्जनशील आणि कार्यक्रम आह अशाच प्रकारे म्हणजे नगदी नगदी नगण्य गुंतवणुकीसाठी आपण चांगलाच पैसा कमावू शकतो. समाजात सतत योगदान पण होते त्याचा हा आणि म्हणजे अं blogging देखील online online business चा म्हणजे एक एक प्रकार आहे. आणि अलीकडच्या अलीकडच्या काळा अलीकडच्या काळात लहान पोरांपासून प्रत्येक वयोगटातील व्यक्ती याच क्षेत्रात म्हणजे उतरला उतरताना दिसत आहे म्हणजे अगदी गृहिण्या देखील वेळातला वेळ काढून म्हणजे या व्यवसायात चांगला पैसा कमवित आहेत. हा blogging तर म्हणजे चांगला business आहे. तो पण

अह instagram वर page बीज बनवलं त्याचं पण होते. हा

म्हणजे blogging bloging business तर म्हणजे blogger हाच हाच platform वरती अगदी मोफत उपलब्ध पण आहे. हा थोडेसे म्हणजे अह evidence evidence लावलेल्या म्हणजे या या व्यवसाया त पदार्पण करायचे असेल तर अं अगदी पाच हजार म्हणजे रुपया त रुपयापर्यंत गुंतवणूक करून आपल्याला म्हणजे blogger website साठी अह domain name आणि म्हणजे खरेदी पण blogging youtube वर पण खूप लोक business start करत आहे. अं काय? youtube वर पण खूप मोठे गोष्ट business start करत हो हो youtube वर पण बहुत काय ते तिथून पण पैसा मिळते तिथे पण business start करता येईल अं आणि अगदी वर्ष दोन वर्षातून आपण जे म महिन्याचे म्हणजे एक एक लाख अं एक एक लाखा पर्यंत देखील अह कमावू शकतो ना? अं अगदी शून्य शून्य म्हणजे अं घ घरबसल्यास करता येणारा

जसा freelancing मध्ये आपण website design करणे विविध विषयावर content लिहिणे photo अथवा video video videovideoevideoevideoediting करून देणे youtube youtube video साठी विविध प्रकारचे अं ThumbsThumbnail design करून देणे इत्यादी गोष्टी पण करू शकतो ना आणि freelancing ज जमेची बाजू म्हणजे एक हे एक एक काम तुम्ही म्हणजे अह आपल्यात वेळेनुसार पण करू शकतो आणि आपल्या आपल्या मतानुसार पण त्यासाठी पैसे आकारू शकतो

आह आणि affi affiliate marketing मध्ये म्हणजे आपल्याला एखादा अह product म्हणजे promotion आपल्या website किंवा blog माध्यमातून म्हणजेच online करायचे असते आणि त्यासाठी आपल्याला काही

आह आणि या याच marketing मध्ये म्हणजे अं web website किंवा blog माध्यमातून एखाद्या company च्या वस्तू किंवा सेवांना promote पण केल्या जाते. खूप सारे business देते लोक youtube वर आह आणि याच याच promote केलेल्या वस्तू वस्तू किंवा सेवांना आपल्याला website वर किंवा blog मध्ये येणारा अं ते म्हणजे products खरेदी पण केल्यास

अह Affiliate link वर click करते तेव्हा त्या त्याच company ची म्हणजे website open होते आणि त्यामधून म्हणजे product खरेदी पण करता येते आणि आज काल स्वतःच म्हणजे स्वतः स्वस्त स्वस्त internet commission समाजातील म्हणजे सर्वच लोकांच्या हातात internet खेळू खेळू पण लागलेला आहे. आह आणि परि परिणामी म्हणजे वेळेत लोकांना मनोरं मनोरंजनासाठी internet वापरण्याची सोय पण उपलब्ध झालेली आहे. आह आणि youtube च्या माध्यमातून म्हणजे आपण लोकांसाठी मनोरंजन सेवा सेवा पण उपलब्ध करून देऊ शकतो आणि बदलत्या google google ad मार्फत चांगली कमाई पण करू शकतो. आणि पहिल्याच पहिल्याच प्रमाणे म्हणजे आजकाल प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात घाई वाढल्याने अह हल्ली काम करून घेण्याचे प्रमा प्रमाण दिवसेंदिवस वाढत वाढत पण दिसत आहे.

आह आणि आपल्या आसपासच्या परिसरात ज्यावेळी कुठलाही लहान मोठा मोठा मोठा कार्यक्रम करायचा असतो त्यावेळी अह सदर सदर कार्यक्रमाचे अह पूर्णच नियोजन करून संपूर्ण कार्यक्रम पार पाडणे ही हे पण जबाबदारी म्हणजे स्वतःवर घेऊन आपण त्या बदल्यात चांगली रक्कम पण मिळू शकतो. instagram वरच करते youtube instagram आह आणि आजकाल म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या अह कार्यक्रमांमध्ये enjoy enjoy करायचे असते त्यामुळे तर नियोजन काम आहे बाहेरील व्यक्तीकडे देण्याची आजकालची लोक सहजच तयार होतात.

आह आणि त्याबाबत म्हणजे योग्य ती fee आकारू शकतो आणि यासाठी आपल्याला म्हणजे केवळ समाजामध्ये चांगले network बनवावे लागते. अह यामध्ये यामध्ये विविध company शी बो बोलणी करून त्यांना कुशल कामगार पुरवणी व त्या त्या बदल्यात त्या उमेदवाराकडून पगाराचे हित अं टाके अथवा एक एक वेळ की आकारून चांगलेच उत्पन्न मिळवू शकतो पण आहे एक business आणि एकल मालकी पण आहे एकटा करणारा अजून laun laun laundry पण business आहे laundry चा पण अं आजकाल म्हण आजकाल म्हणजे सर्वच क्षेत्रात घाई पण वाढत चाललेली आहे ना प्रत्येकालाच आपल्या दैनंदिन कामकाजासाठी ही वेळ अं काढण्यात शक्य होत नाही. त्यामुळे लहान गावात म्हणजे तसेच अह अह

आह यामधून म्हणजे आपण कपडे धुणे व इस्त्री करणे याबरोबरच घरपोच सेवेचा योग्य ते सेवा पण मूल्य आकारू शकतात.

अह आणि आजकाल तर प्रत्येकाला म्हणजे बाहेरच्या खाण्याचे वेड पण लागलेला आहे त्यामुळे online food food food food food पण food delivery अह करणाऱ्या company चे म्हणजेच म्हणजेच zomato आणि swiggy त्यांचा व्यवसायामध्ये फार फार झपाट्याने वाढ झालेली आहे.

आणि आपणही आपल्या घरगुती काही आह तसेच hotel सारख्या dish पण बनवून बनवून त्याच या online platform वर विक्रीसाठी उपलब्ध पण करून देऊ शकतो.

आणि आह आणि order order order order प्रमाणे म्हणजे पदार्थ बनवून घरबसल्या विकू ही विकू ही शकतो.

मात्र मात्र यासाठी म्हणजे आपल्याला zomato आणि swigy या याच याच platform वरचे काही नियम व अटी पाळणे पण गरजेचे असते. आह ते तर फार काही अवघड पण नसतात अह अजून अजून dog जे dog जे म्हणजे जे business analysis आहे ना जसं dog dog dog dog dog training institute जसं पाळीव पाळीव पाळीव पाळीव पाळीव प्राणी आहे. आह म्हणजे प्रत्येकालाच आवडत असतो त्यातल्या त्यात म्हणजे कुत्रा हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय मात्र शहरी पण समाज रचनेमध्ये पाळीव कुत्रे पण घरातच ठेवावे ठेवावे लागते. हा आणि मात्र घरात ठेवण्यापूर्वी म्हणजे त्याला training पण दिली तर अं कुत्र म्हणजे अतिशय छान छान social media मध्ये business कोन ना कुणीतरी त्याला पण खूप मेहनत लगाते

आह आणि अजून धूप आणि मेणबत्ती बनवणे हा पण एक business च आहे. आह त्या म्हणजे दैनंदिन वापरातील दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे अगरबत्ती आणि मेणबत्ती होय याच्या या याच्या म्हणजे निर्मिती मधून आपण बऱ्यापैकी नफा पण मिळवू शकतो ना? आह आणि याचा कच्चामाल फारसा काही महाग पण नसतो, आणि आणि अगदी छोट्याशा म्हणजे भांडवलातही एक machine घेऊन आपण हा आह घरगुती घरगुती व्यवसाय सुरू सुरू पण करू शकतो. अह अजून पापड पापड पापड लोणचे बनव बनवणे हे पण business च आहे एक. जसं शह शह शहरी शहरी शहरी शहरी समाजामध्ये नोकरीमुुळे तसेच छोट्या छोट्या घरामुळे उन्हाळ्याची वाळ वाळवण बनवणे प्रत्येकाशी शक्य होत नाही ना म्हणजे शहरांमध्ये कोणी बनवत तर नाही असं. त्यामुळे हे सर्व पदार्थ म्हणजे बाहेरून बाहेरूनच खरेदी करतात. आह आणि आपण आपल्या म्हणजे आसपास च्या परिसरातील व्यक्तींना order order order order प्रमाणे तसेच हेच पदार्थ पदार्थ म्हणजे बनवणाऱ्या मोठ्याच company ना असे पण पदार्थ बनवून देऊ शकतो. आणि याबद्दल त्या अह ठोक, पैसा घेऊन चांगलाच पैसा कमावू शकतो. अह आणि या याच याच उद्योगाचे वैशिष्ट्य म्हणजे हा उद्योगात आपण मोठ्यात मोठ्या प्रमाणावर देखील पण जाऊ शकतो.

आह आणि अजून नाश्ता house करणे जस आजकालच्या धावपळीच्या युगात प्रत्येक जन प्रत्येक जणाला म्हणजे सकाळचे जेवण करणे शक्य होत नाही त्याला पर्याय म्हणून सकाळी बाहेर कुठेतरी नाश्ता नाश्ता .

आह नोकरी नोकरी नोकरी निमित्त म्हणजे सकाळचे घर सोडणार आहे युवकांना म्हणजे नाश्ता house च्या म्हणजे अं रूपाने आपण एक चांगलाच पर्याय आणि आपल्या स्वतःसाठी एक उत्पन्नाचे साधन म्हणून पाहू शकतो ना. आह नाश्ता house च्या निर्मिती मधून अह आपण अगदी सकाळच्या काही तासान तास चांगला पैसा पण कमवू शकतो आणि दिवसभर इतर कामासाठी ही वेळ ही देऊ शकतो. अं आणि अजून stationary book shop व्यवसाय अह हा पण तर business आहे एक चांगला अं एखाद्या शाळेसमोर किंवा आज बाजूला आपण stationary आणि गोळ्या गोळ्या biscuit चा दुकान उघडून चांगला नफा मिळवू शकतो.

आह आणि म्हणजे जे शाळेचे मुलं आहे ते त्यांना pen pencile अशातून बोह त काही सामान लागते तिथूनच घेतात ना ते. त्याच्यात पण चांगलाच नफा होते पैसा पैसा हा म्हणजे अशी अशी अशी एक गोष्ट आहे म्हणजे पैशाला जपले त्यालाच आहे जगतो आणि आपल्याकडे किती पैसा आहे त्यापेक्षा आपण त्या पैशाचे म्हणजे योग्य पण नियोजन पण करतो आह आणि यावर तर आपली भविष्यकाळातील म्हणजे आर्थिक स्थिती पण ठरत असते. आह आणि आज आपण पैसा योग्य योग्य ठिकाणी गुंतवला तर भविष्यात तो आपल्याला म्हणजे निश्चितच परतावा देतो ना मात्र पैसा पैसा कुठे गुंतवावा किती गुंतवावा व किती दिवसासाठी गुंतवावा याचे ज्ञान पैशाने विकत घेता येत नाही आह आपण तर याच याच क्षेत्रात असाल तर

business आह हाव सगळं ठीक आहे. हाव ठीक आहे हाव bye

बालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पुनावाला याची पोलीस कोठडी गुरुवारी पाच दिवसांनी वाढत दिल्लीच्या एका न्यायालयाने शहर पोलिसांना त्याच्या narco test ची परवानगी दिली तसेच Crime scene recreate करण्यासाठी पोलीस त्याला हिमाचल प्रदेशांमध्येही नेण्यात येऊ शकते आरोपी दिशाभूल करत असल्याने पोलिसांनी narco test साठी परवानगी मागितली होती या test मुळे पोलिसांना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यास मदत होईल आफताबच्या फ्लॅटवर आढळलेले रक्ताचे नमुने तपासण्यासाठी पाठवले आहेत ते मानवी रक्त असल्याचे निष्पन्न झाल्यास श्रद्धाच्या वडिलांनी DNA चाचणी करण्यात येईल पुनावाला यांनी

आफताबला फाशी द्या डॉक्टर नीलम गोरे श्रद्धा वालकर वय सत्तावीस तिच्या कुटुंबाची विधानपरिषद उपसभापती

यावेळी श्रद्धाचे वडील पहिल्यांदा media समोर आले पण त्यांनी या प्रकरणावर मला काही बोलायचे नसून media पासून मी लांब बरा आहे असे उपस्थित पत्रकारांना सांगितले मंदिरासारखा cake कापला कमलनाथ यांच्यावर टीका काँग्रेसचे मध्य प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांच्या cake कापण्याच्या छोट्या कृतीने मोठा वाद निर्माण झाला असून कमलनाथ यांनी सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे कमलनाथ यांचा वाढदिवस अठरा नोव्हेंबरला आहे परंतु काही समर्थकांनी त्यांच्या दौऱ्याचे निमित्त साधून सोमवारी चार दिवस आधी त्यांचा वाढदिवस साजरा केला त्यावेळी कार्यकर्त्यांनी मंदिराच्या आकाराचा cake बनविला होता या cake वर Icing म्हणून हनुमानाची प्रतिमा कोरली होती हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या धार्मिक भावनांचा जराही आदर नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे प्रेम वेड्या अभियंत्याने मंत्रालयात मारली उडी प्रेयसीच्या आत्महत्येने झाला मनोरुग्ण Diploma करून engineer बनला नंतर प्राध्यापक झाला मग दूध dairy चा Chairman झाला यातच तो तरुण एका मुलीच्या प्रेमात पडला मात्र तिने आत्महत्या केली प्रेयसीच्या आत्महत्येच्या धक्क्याने हा रुग्ण हा मनोरुग्ण झाला तेव्हापासून तो आपल्या प्रियसी वर अत्याचार झाला असून आरोपींना अटक करावी अशी मागणी करत भटकत आहे गुरुवारी याच तरुणाने मंत्रालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथील बापू नारायण मोकाशी असे या तरुणाचे नाव आहे मुजांबा वस्तीवर बापू हा एकटा राहतो बारावीनंतर Engineering Diploma केला पुण्यात अभियंता म्हणून नोकरी केली तेथून टाकळी ढोकेश्वर आणि आणि जामखेड येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली दूध dairy चा chairman ही झाला याच दरम्यान त्याला त्याचा एका मुलीवर जीव जडला दोघेही नगरामध्ये राहत होते परंतु त्याच्या प्रियसीने आत्महत्या केली त्याचा धक्का सहन न झाल्याने त्याचे डोक्यावर परिणाम झाला प्रेयसीवर अत्याचार झाला आरोपींना अटक करा अशी मागणी तो करत असतो परंतु गावातील लोकांना सर्व काहीही सर्व कहानी माहिती असल्याने त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. माजी मुख्यमंत्र्यांनाही चार पत्रे लिहिली पण बापू ने उडी मारली पण सुरक्षा जाळी मुळे तो बचावला त्यानंतर त्याने आरडाओरडा सुरू केला माझ्या प्रियसी वर बलात्कार झाला तिने तिने आत्महत्या केली याबाबत माजी मुख्यमंत्र्यांनाही चार पत्रे लिहिली मात्र कोणीही दखल घेतली नाही असे त्याचे म्हणणे आहे चार दिवसांपासून गायब बापू बापू मागील चार दिवसांपासून गायब असल्याचे त्याच्या गावकऱ्यांनी सांगितले कुटुंबातील इतर सदस्यांनाही त्याने काही सांगितले नव्हते तो गावात एकटाच फिरायचा एकटाच बसायचा प्रेमभंग झाल्याचे त्यात बोलून दाखवायचा OBC आरक्षणावर अठ्ठावीस ला सुनावणी नवी दिल्ली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यातील OBC आरक्षणाच्या संदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आता येत्या

गेल्या काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनामी आज पुन्हा एकदा लांबणीवर पडली तर न्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रपूर ज्ञान हिमाकोली, व ज्ञानदेव, बीपी पारडी वाला, यांच्या खंडीपिटासमोर आज सुनावणी झाली याची याचिका याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील देवदत्त पालोडकर यांनी याचिकाता तातडीने सुना सुनावणीसाठी घ्यावी अशी विनंती केली यावर सरन्यायाधीशांनी ही याचिका अठ्ठावीस नोव्हेंबरला घेण्यात येईल असे म्हटले येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरला ही याचिका प्राधान्याने घेण्यात येईल असेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले ED प्रामुख्यांना तिसऱ्यांदा एक वर्षाची मुदत वाढ अंमलबजावणी संचालन संचालनाचे संचालनाचे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे त्यांचा कार्यकाळ वाढला जाण्याची ही सलग तिसरी वेळ आहे मिश्रा यांनी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी ED च्या संचालन म्हणून नियुक्ती केली होती ED च्या संचालनाकाचा दोन वर्षाचा कार्यकाळ असतो त्यामुळे त्यांचा सर्व कार्यकाळ एकोणीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी संपणार होता मात्र सरकार ने तत्पूर्वी तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीस ला आदेश काढून पूर्वलक्षी प्रभावाने त्यांच्या नियुक्ती पत्रात बदल करत कार्यकाळ दोन ऐवजी तीन वर्षे केला त्यानंतर सरकारने गेल्या वर्षी अध्यादेश आणून ED आणि CBI प्रमुखांना तीन वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याचा मार्ग मोकळा केला होता या आदेशानंतर मिश्रा यांना एक वर्षीची मुदतवाढ दिली होती ही त्यांची दुसरी मुदत वाढ होती त्यानंतर आज त्यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने संजय कुमार मिश्रा यांना अंमलबजावणी संचालनायात संचालक म्हणून अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीस नंतर एका वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे अठरा नोव्हेंबर दोनहजार तेवीस पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत यापैकी जे आधी असेल तोपर्यंत मुदतवाड मंजूर केली आहे असे आदेशात म्हटले आहे मानवी जीवन हे गूढ आणि रहस्यमय आहे, आपल्या जीवनाला अनेक पदर आहेत त्यापैकीच साहित्य हा एक पदर आहे मानवी जीवनातील गूढ जाणून घेण्याची माणसाला सतत उत्सुकता लागलेली असते माणसाच्या मनात विचारांचे आणि भावनांचे असतात उठतआपल्याला विचारांना आणि भावनांना एखादा साहित्यिक शब्द शब्दरूप कसे देतो कवयत्री संजीवनी, मराठी आपल्याला एका कवितेत म्हणतात, मी न सांगण्याची कुणाला कविता स्फूर्ते कशी कवीला कविता लेखकला कथा कादंबरी निसर्ग लेखन कसे काय साधते त्यांच्या मनात विचारांची घुसळण सतत चालत असते आणि कळीला जसे उमलून यावेसे वाटते तसे एकदिवस लेखकला लिहावेसे वाटते कळीला जसे उमलण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही तसेच लेखकलाही व्यक्त होण्यापासून कोणी प्रतिबंधित करू शकत नाही ही चिंता शिलता अबोध मनाचा ताबा घेते, आणि एक दिवस ती शब्दांच्या रूपाने प्रकट होते या लेखन प्रक्रियेची तुलना एखाद्या गर्भवती स्त्री बरोबर करता येईल जेव्हा तिला जाणवते तिच्या उदरत अंकुर फुलत आहे, तेव्हा तीही फुलते आणि तो आनंद व्यक्त केल्याशिवाय राहत नाही लेखनाचा प्रवासही काहीसा तसाच असतो विचारांचे एखादे बीज कवि लेखकांच्या अंतर्मनात पडते कधी ते अबोध मनात जाते दरम्यान लेखक अनेक प्रकारच्या अनुभवातून जात असतो

कि ज्यांची बीजे मातीत पडल्यानंतर खूप वर्षानंतर त्यांना कोंब फुटतात लेखकांचे असेच असते कधी त्यांची चिंताशिलता मनाच्या गाभाऱ्यातून काही दिवस, काही महीने तर कधी कधी काही वर्षेही दडून बसतात आणि मगच ते शब्दरूप घेतात त्याला काहीसा कळहा लागत असत साहित्यिकांच्या या सृशिलतेला आपण प्रतिभा म्हणतो प्रतिभा म्हणजे काय? प्रतिभा, एका थेंबातून निर्जरणारा प्रवास सुरू होऊन पुढे अनेक निर्जर त्याला मिळत जाता तो वास्तरतात जातात झाडाझुडुपातून, खाचखळ्यातून, कधी उंचावरून कधी सपाटीवरून तो बहरतच जातो आणि मग एक दिवस हा महाप्रताप एखाद्या कड्यावरून उसळतो उसळतो आणि सऱ्यांचे लक्ष्य वेधून घेत असतो त्याला आपण धबदबा म्हणतो प्रतिभेचा खडतर प्रवास असाच काहीसा असतो लेखक जेव्हा लिहायला बसतो तेव्हा त्याची अंतरदृष्टि जागृत होते आणि मनाच्या कुशात साठवलेले सगळे अनुभव, कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललितलेख यांच्या रूपाने कागदावर उतरतात

त्याप्रमाणात त्यांच्या साहित्यिकांची गुणवत्ता ठरत असते आणि ते अभिजात पदाला पोहोचते, उदाहरणार्थ जोन्स स्टाईनबर्ग यांची

ही कादंबऱ्या आहेत विसच्या दशकातील मंदीच्या काळामध्ये अमेरिकेत अनेकांची अन्नदशा झाली काम मिळवण्यासाठी मोठ्याप्रमाणात स्थलांतरे होऊ लागली तेव्हा त्या काळामध्ये उलोकलोम हुमा या विभागामधून बेकारांचे तांडेच्या तांडे कालिफोर्नियाच्या दिशेला निघाले होते अनेकांनी हे तांडे जाताना पाहिले मात्र जोन्स स्टाईनबर्ग यां व त्यांच्य होणारी होरपळ, त्यांना होत असलेल्या यातना, ते उपसत असलेले कष्ट, व त्यांची चाललेली धडपड आणि जगण्याची जिद्द ही त्यांना जाणवली त्यांच्यातील संवेदनशील लेखक जागृत झाला आणि the grace of prot या अजरामर ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली हे अंतरदृष्टीचे किंवा प्रतिभेचे वरदान वैज्ञानिकाला किंवा आध्यात्मिक व्यक्तीला देखील लाभलेले असते वैज्ञानिक त्यामुळे शोध लावतात उदाहरणार्थ गॅलिलिओला लागलेला सूर्य स्थिर असल्याचा शोध आणि आत्यधमीक क्षेत्रात मदर टेरेसा यांना लाभलेली अंतरदृष्टि त्यामुळे जे रांजले गांजले आहेत त्यांच्यात त्यांना देव दिसू लागला थोडक्यात आपण पाहतो आपण आपल्याला दिसत नाही प्रतीभोवतानी मात्र ते दिसते हाच त्यामधील आपल्यामधील फरक आहे उत्तम असे साहित्याच्या वाचनामुळे आपल्याला पराकोटीचा विविधांगी अनुभव येत असतो कधी आपण आनंदाच्या लाटेवर लहरतो तर कधी दुखाने गहिवरतो कधी आपल्याला जीवनाच्या अर्थाचे प्रश्नाविषयी उत्तर मिळतात तर कधी व्यसनेच्या किंवा वासनेच्या गर्दीतून बाहेर पडण्यास आपल्याला मदत होते कधी आपल्याला विश्वाचे अंततेचे भान येते तर कधी विश्वाचे अंतर हृदयाला भिडते तर कधी मानवी आत्महतेच्या महत्तेचे दर्शन घडते, अश्याप्रकारे आपल्याला जीवन सुंदर व संपन्न होऊन आपल्या जीवनाला दिशा मिळू मराठी साहित्य अलीकडे मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जाते ती म्हणजे मरणपंथाला लागलेली आहे असे सांगितले जाते

उदाहरणार्थ आजची सर्व digital साधने, लोकव्यवहारातील हिंदीची वाढती प्रतिष्ठा, परदेशी भाषांचे आवडते

गाजलेल्या मराठी पुस्तकांच्या अनेक आवृत्या प्रसिद्ध होतात, या सर्वांचा आस्वाद मराठी माणूसच घेऊ शकतो ना म्हणूनच मराठी माणसाला विचारावे वाटते भ्रांतात तुम्ही का पडे मायबोलीचे दूध प्यायला आहेच ना आता गेल्या वीस पंचवीस वर्षात मराठी बाळे इंग्रजी माध्यमात शिकून वाघिणीचे दूध पिऊ लागली आहेत हे खरे परंतु आजही महाराष्ट्रातील ऐंशी टक्के शाळा मराठी माध्यमातीलच आहेत ना? पूर्वी दिवे जायचे त्यांना रम्य भावी काळ असे कवि विनायक सांगून गेले आपले पूर्व दिव्य काय आहे हे संत साहित्याने सिद्ध केलेले आहे आज चार मराठी लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत अर्थातच हिंदीला अकरा व कन्नडला आठ पुरस्कार मिळालेले आहेत आपल्याला खूप पल्ला घाटायचा आहे काहीच मोजक्या मराठी पुस्तकांचे नभारती आणि परदेशी भाषांमध्ये भाषांतरे झालेले आहेत आणि होत आहेत हे सर्व आश्वासक आहे वेदना ही साहित्याची जननी आहे वेदना ही एक मूलभूत मानवी अनुभव आहे वेदनेतून प्रेरणा घेऊन अनेक साहित्यिकांनी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली आहे साहित्यिकांच्या अस्तित्वाच्या अंतरा अंतरभागापर्यंत पोहोचलेली असते तसेच म्हणून वेदना ही साहित्यिकांची जननी ठरली आहे वेदना ह्या मनुष्यमंत्राच्या असोत पशुपक्ष्यांच्या असोत किंवा वृक्षवेलीनच्या असोत त्या माणसाला त्यांच्या आत्म्याला गदादून हलवतात एकोणिसाव्या शतकात विकसित झालेल्या Black Literature म्हणजे तत्कालीन गुलामगिरीत खितपत पडलेल्या कृष्णवर्णी नोकरांचे दर्शन घडते साहित्याला दिलेली ते एक वेगळे वळण होते आणि जगाचे त्या साहित्याकडे लक्ष वेधले गेले कार्य वेदने बरोबर त्या साहित्यक अभिजाताचा होती विसाव्या शतकाच्या उदाहरणार्थ मराठी साहित्याच्या वृक्षाला दलित साहित्याच्या रूपाने रसरशीत दुमरही फुटले आणि कवितांच्या व आत्मचरित्रांच्या रूपात ते व्यक्त होऊ लागले वंचित व शोषितांची दखल घेण्यात त्यांचे साहित्यांचे योग्य मूल्यमापन करण्यात प्रस्थापित कमी पडले वेज्ञ वेदना ही सर्वव्यापी आहेत्याचे उदाहरण आपल्याला लोक असे इस्राईल अत्याचाराकडील अलीकडे तोंड देत आहेत तसेच तिथल्या अभ्यासिक त्यांच्याविषयी एकले सुद्धा मनुष्य जेव्हा वेदणेत असतो आणि त्यांचे तोंड बंद केले जात तेव्हा त्यांचे हृदय बोलू लागते काही PALESTY कवितांचा अनुवाद माझ्या वाचताना आला रक्तात बुडालेल्या लेखनिंणी केलेले ते कावयालेखण होते जे काळजातून निघते ते काळजालाच भिडते, आणि वाचकाला आंतर्मुख करते साहित्य हा सत्याचा आविष्कार आहे आणि तो लेखक साहित्यिक माणसाचा शोध घेत असतो HELLO मित्रांनो आज आपण आरोग्य म्हणजेच health या विषयावर थोडीशी चर्चा करणार आहोत मित्रांनो आरोग्य हा प्रत्येक माणसाच्या जीवनातला खूप महत्वाचा POINT आहे आरोग्य जर चांगल असेल तर व्यक्तीच जीवनाही उत्तम असं राहतं आणि आरोग्य जर खालवलेलं असेल तर ती व्यक्ति कोणताही कार्य करण्यासाठी असक्षम होते कारण त्यांच आरोग्य व्यवस्थित नसेल तर त्याचा confidence ही कमी झालेला असतो आत्मविश्वास ही कमी झालेला असतो आणि त्यामुळे तो कोणतही कार्य करण्यासाठी स्वतःला कमकुवत समजतो आणि तो कोणतही कार्य करण्यासाठी यशश्वी किंवा स्वतः अं तयार नसतं म्हणून प्रत्येकाच आरोग्य हे चांगल असणं तेवढच गरजेचं आहे